पाणी तेवढेच चार दिवसाला एकदा पाणी येतं पण तरी खूप हे होतं पाण्याचा सोलापूरच्या City मध्ये तर पाणी दिवसभर चालू होता. ते अक्षरशः पाणी सांडून देतात. सगळं त्यांच्या घरातलं जे काय असतं ना ते त्या दिवशी धुवायला काढतात. हो का ग. हा अं जलप्रदूषण म्हणजे काय सांगू का पल्लवी?

काही कारणामुळे पाण्याचे नैसर्गिक गुणवत्तेमध्ये बदल होतो. अं ते पाणी पिण्यासाठी अपायकारक बनते अशा प्राण्याला पाण्याला प्रदूषित पाणी असे म्हणतात आणि जलप्रदूषणामध्ये पाण्याचे विविध स्त्रोत आहेत. म्हणजे नदी, तलाव, धरणे, विहीर इत्यादी इत्यादी पाणी प्रदूषित होते. या समस्येला आपण

अच्छा.

अं जलप्रदूषणामुळे पाण्यामध्ये जीवाणूची उत्पत्ती होते. जीवाणूयुक्त पाणी पिल्याने अनेक रोग उत्पन्न होतात. त्यामध्ये अतिसार, उलटी, कावीळ, ताप अशा प्रकारे उत्पन्न होतात मग आपल्या अंगात रोग पाण्याचे हेच्याने कसलंही पाणी पिला तर माणूस लगेच आजारी पडतो. गाव Change केलं दुसऱ्या गावाला गेलं त्या माणसाला तेवढा पाण्याची हे नसते. ताप ये तर सर्दी पाण्याने थंड पाणी गरम पाणी कसलेही पाणी पिला तर आजारी पडतो माणूस लगेच. हो हो बरोबर. मग आपणच आपल्या शरीराची काळजी घ्यायला पाहिजे. Filter चं पाणी नाही तर सरळ वीस रुपये ची Bottle येते पाण्याची तसल्या याचे पाणी प्यायचं. होय श्रद्धा बरोबर आणखीन त्याची कारणे सांगतो जल प्रदूषणाची.

जल प्रदूषण समस्यांची मानवाची सर्वस्वी जबाबदार आहे. शहरीकरण, कचरा सांड सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन औद्योगिकीकरण अनेक कारणाद्वारे जलप्रदूषण होते मग. औद्योगिक रासायनिक पदार्थ पाण्यात सोडणे सांडपाणी जलाशयात सोडते सोडतात जनावरे, कपडे, भांडे ते पण नदीच्या ठिकाणी असं दूर कसं पण करतात व्यवस्थित ठेवलं ना पाणी व्यवस्थित राहतं तसं पण केलं तर कसं व्हायचं पल्लवी.

मला जे काही माहिती आहे मी हे थोडीफार तुला सांगते. हा पल्लवी सांग तू थोडीफार माहिती. Ok असं म्हटलं जातात की जगाला भेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या जे आहे जलप्रदूषण. जलप्रदूषणामुळे पाण्यात विशिष्ट गुणधर्माचे पदार्थ अशा प्रमाणात मिसळले जातात की त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत बदल होऊन तेव्हा वापरण्यास अयोग्य ठरते. जलप्रदूषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात किंवा पाण्याची चव बिघडते ते घाणेरडे दिसते व दुर्गंधीयुक्त होते मानवी कृती आणिअन्य कारणांमुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बदल होतात. आणि पाणी कोणत्याही कारणांसाठी वापरण्यास अयोग्य ठरते बरोबर ना? हो पल्लवी. आणि या पाण्याला प्रदूषित जल म्हणतात. पाण्याचे प्राकृतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्म बदलल्याने मानव जलीय सजीवावर उपायकारक परिणाम करणारी जलप्रदूषण प्रक्रिया आहे. नैसर्गिक पाण्यात एखादा बाह्य पदार्थ अथवा उष्णता यांची भर पडल्यास ते पाणी प्रदूषित होऊन त्याचा मानव इतर प्राणी जलीय जीवन यांना अपाय होतो. जगातील बहुतेक देशात जलप्रदूषण ही गंभीर समस्या बनलेली आहे. म्हणजे कॅनडा, चीन

मानवी मलमूत्र व औद्योगिक Carbon अपयश्ट झालेले मलमूत्र आणि औद्योगिक अबायिष्ट चे Carbon पदार्थ मल वाहिन्यातून नदी समुद्र किंवा इतर जलाशयात टाकले जातात. मलमूत्रपाण्यात अतिप्रमाणात Carbon पदार्थ असल्यास सूक्ष्मजीवांचे Oxygen चे मागणी वाढते. परंतु पाण्यातील Oxygen ची उपलब्धता घटते. त्यामुळे परिस्थितीकीय संतुलन बिघडते व प्रदूषकांची समस्या निर्माण होते. विविध कारखान्यांमध्ये Carbon अपशिष्ठे पाण्यात सोडल्यामुळे या अपशिष्ट मार्फत Oxygen शोषून घेतला जातो, त्यामुळे जलप्रदूषणाची तीव्रता जाणवते. आणि वाढते देखील सांडपाणी व महिला वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमध्ये रोगांचे सूक्ष्मजीव असतात. अशा पाण्यावर

मैल पाण्याची सोय नीट न लावल्यास त्यामुळे प्रदूषण झाल्यास पाण्याच्या वापरामुळे जठर आणि आतड्याचे रोग संभवतात. आणि जे दुसरे जे आहेत ते रासायनिक खते ते शेतीपासून अधिक उत्पन्न व्हावे यासाठी शेतजमिनीत रासायनिक खतांचा उपयोग केला जातो. हे खते जोराचा पाऊस पडल्यास उघड जलप्रवाह यातून नद्यांना व परिणामी समुद्राला मिळतात. पाण्यातून वाहून आलेल्या या रासायनिक खतामुळे ही जलप्रदूषण होते जमिनीवरील रासायनिक खते द्रवाच्या रूपात पाझरून भूजल साठ्यातून मी सोडून भूजल प्रदूषित होते. काही वेळा रासायनिक खतातील उर्वरित भागाचा उपयोग शेवालाच्या पोषणासाठी होतो. त्यामुळे शेवालाची वाढ जलद दाट होते. मात्र इतर वनस्पतींची वाढ खुंटते. तसेच माशांना धोका पोहोचतो. कालांतराने इष्ट प्रमाणात पोषक द्रव्य न मिळाल्यास शेवालाचा लवकरच नाश होतो. ही मृत शेवाले कुजतात व अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव त्यावर तयार होतात. ते पाण्यातील Oxygen घेतात या कुजलेल्या शेवाळामुळे पाण्याला दुर्गंधी सुटते आणि रासायनिक Carbon रसायने शेतीमध्ये कीटक नाशके, कवक नाशके, तण नाशके इत्यादी रसायनांचा वापर केला जातो त्यामध्ये विषारी द्रव्य असतात. त्याचा अल्पांश पिण्याच्या पाण्या त मिसळल्यास जलप्रदूषणाचा धोका निर्माण होतो ना आणि कारखान्यातून बाहेर पडलेले पाणी सांडपाणी पदार्थ सोडल्यास त्यातील पाणी प्रदूषित होते. Calcium व Magnesium यांचे क्षार पाण्यात विरघळल्यास ते पाणी कठीण बनते. अशा पाण्याचा उद्योगासाठी व पिण्यासाठी उपयोग होत नाही. औद्योगिक अपशिष्ठातील विषारी रसायने पाण्यात मिसळल्यास ते जलाशयातील जैविक क्रियांमध्ये बदल घडून येतात. काही रसायनांच्या प्रभावाने ते पाणी अमलीय होते. अशा पाण्याने जलाशयातील सजीवांचा नाश होतो. भारतात चर्म, कागद लगदा, वस्त्र, रसायने इत्यादी उद्योग जलप्रदूषणास कारणीभूत आहेत. तर मला इतकं सांगायचं आहे की जलप्रदूषण सगळीकडे त्याची जो दुसऱ्यांना त्याचा त्रास होतो आहे. ते कमी करण्यात सगळ्यांचा हातभार लागावा हो की नाही श्रद्धा? yes पल्लवी बरोबर आहे.

hello

काही नाही रे बसलो आहे

तुझं काय चाललंय अरे काही नाही रे काल जरा गेले होते मी आधीच्या area त बघते तर पूर्ण Area च change झालाय चार-पाच वर्षे झाले मी गेले नव्हते तिथे, एक Family मित्र गेले होते तर पूर्णच्या पूर्ण Area तिथेच भरपूर झाड वगैरे होते काल बघते तर झाडच नाही दिसत आहे कुठे इकडून तिकडून नुसत building च Building उभ्या झाल्या

तेच ना म्हणजे काय आहे आधी किती सुंदर होत इकडून तिकडून छान वेगवेगळे झाड त्यात खेळायची मी तिथे तर आजकाल काहीच नाही. खूप वाईट वाटलं की बाबा काय हे एवढे तुम्ही झाड कापलेत तुम्हाला बांधकाम करायचं होतं पण लावा तरी ना म्हणजे apartment तिथे झाड दिसलं नाही. हो अरे तेच आहे ना अजून पण तेच होतंय जिथे मोठे मोठे construction आहे सगळीकडे त्याच्यामुळे जंगलतोड होतीये त्याच्यानंतर पण झाड लावतच नाही आहे. आता मी पुण्यामध्ये एक team म्हणून तयार झाली होती त्याच्यासाठी कितीतरी झाडे तोडले गेले ठीक आहे. त्याच्यामुळे जर म्हणून, अ जे forest department आहे त्यांनी त्यांच्यावर stay लावला की आमच्या permission तुम्ही पूर्णपणे घेतल्याच नाही आहे अ तिथे building वगैरे बनवण्यासाठी आणि आता ते पूर्णपणे तिथे ठप्प व्हायची आता तिथे कोणीच राहत नाही आहे. पण त्याच्यामुळे जे जेवढे जेवढे हे होते पैसा तर पैसा वाया गेला पण झाडे होते सगळे तोडले गेले. आणि ही लावण्याच्या आधी त्यांना नाही समजलं की बाबा की काम सुरू करायच्या आधी आपण forest department मधून permission घ्यावी किंवा आपण जे झाड तोडतोय ते योग्य आहे का हे ते काहीच नाही. नुकसान पैशाचं पण झालं झाडांचं पण झालं पर्यावरणाच पण झालं म्हणजे कोणाला अशी काळजीच नाही आहे की हा बाबा की खरच आपण या गोष्टी हे करायला पाहिजे अन किती सारं Deforestation होतंय एकतर हे तर कुठं एका मी एका City बद्दल सांगितलं सांगितलं अशे खूप सारे Construction आहेत building बनताहेत फक्त जिथे जास्त झाड झाड झाड ते तोडूनच त्याच्यावर Construction बांधलं जातंय आणि याच्यासाठी एकदम खुलेआम सगळ्या गोष्टी केल्या जातायेत. सरकारने भले खुपसाऱ्याअशा घोषणा केल्या की झाड जर तुम्ही तोडता आहे तर तुम्हाला तिथे नवीन झाड लावावे लागतील हे ते पण या गोष्टी नाही पाळल्या जात. मुंबईमध्ये metro काम चालू होतं खूप जणांनी त्याच्यासाठी ते जंगल तोडला आणि ते जंगल

खूप जणांनी खूप protest केले त्यासाठी चालू होता आणि त्याचा मागे नंतर शेवटी निर्णय काय आला की नाही होऊन जाईल ठीक आहे तर त्याच्यासाठी कितीतरी झाड तोडले गेलेले होते. आणि ठीक आहे आपण म्हणतो की झाडं तोडल्यानंतर आपण दुसरीकडे झाड लावायला पाहिजे आणि ती गोष्ट शंभर झाड लावतो ते कितीतरी पण oxygenproduce करत असतात आणि ते obviously करत असतील

वातावरणामधील oxygen च प्रमाण आहे ते obviously काही प्रमाणात तरी कमी होणारच आहे त्याच्यामुळे किती impact होतो

चला बाई ठेवते

जंगल म्हणजे जंगलातील प्राण्यांचा राहतं घर आहे obviously आपण त्यांच्या ह्याच्यामध्ये acquire करत गेलो तर त्यांना राहायला जागा च भेटणार नाही आणि आजकालच्या किती परिणाम होतात आपण बघायला गेलो तर हो तू जसं बोलली दिसतात होतात बरोबर आहे आणि गावाकडचे ज्या शेळ्या मेंढ्या आहेत त्यांचं पण नुकसान होतं त्याच्यामुळे आणि नुकसान होतो obviously कशामुळे होते झाड तोडल्यावर माहित होते जंगल मोठ्या प्रमाणात त्यांची होत्या तर ते े obviously आधीच्या काळात आपल्याला जास्त अशा गोष्टी दिसत नव्हत्या आज खूपच जंगलामध्ये गाव असते किंवा जंगलाच्या शेजारी गाव असते अशा ठिकाणी आपल्याला आणि आपण किती आता अहमदनगर मध्ये तिथे तर असं बघायला गेला तर कुठे लय मोठे जंगल पण नाही आता हे सांगतोय एका दिवशी तू जंगल दुरावले होत असते ना वातावरण किती दूषित होते हा आहे नक्कीच आहे किती प्रमाणात प्रदूषण वाढले त्या गोष्टीमुळे आणि सगळ्या गोष्टी एकमेकांशी interconnected आहेत

आणि इथं वातावरण आता कसं होतं माहिती आहे का obviously की प्रमाण जास्त वाढतं असं चालतं नुसतं प्रमाण जास्त वाढतं आहे हेच तर प्रमाण जास्त वाढल्यामुळे काय होतं जंगलाचा भी ना पाठ लवकर विलुप्त होतं म्हणजे ठीक आहे पावसाळ्याच्या जून ते डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत राहतो पण आजकाल फेब्रुवारीमध्ये कसं फेब्रुवारीमध्ये वाढवायला लागली तर ते खातात मग हरण वगैरे या गोष्टी ते खातात त्यांना चारा पुरत नाही पाण्याचे प्रमाण पण त्याच्यामुळे पाणी पण राहत नाही हे असते त्याच्यामुळे हे जास्त कमी होतो मग obviously शिकार करून त्यांना खाणार आहेत त्यांच्यावर त्यांचाच प्रमाण कमी झालं तर obviously त्यांना त्या गोष्टी मिळणार नाहीत त्यांना अन्न मिळणार नाही त्यांना त्याच्यामुळे काय होणार की तुझं सो म्हणते की हा डोंगर चढला आमच्या गावाकडे तर जसं जसं तुम्ही झाडे तोडणार त्याच्यामुळे heat वाढणार कमी होणार अशा जे सूर्याचे किरण आहे ते पृथ्वीवर पडणार आणि अधिक hear वाढली म्हणजे जंगल जळले जंगल जळल्यामुळे तर ऑस्ट्रेलिया मध्येच तुम्ही हे वाचलं असेल की पूर्ण जंगलात आग लागली होती कितीतरी प्राणी मेले होते कितीतरी कितीतरी मोठा impact झाला होता आग लागली होती की कशामध्ये लागली होती पण आज तर कितीतरी हा आणि मग नंतर ते पुन्हा होण्यासाठी आणि त्याचे ते जंगलाच्या आधीच्या धुरामुळे पण किती सारं वातावरण air pollution झालं आता काही काही समजा हे डोंगराच्या शेजारी शेती आहे त्यांना ते तेवढं शेतीतले ते जाळायचं आहे तसे पूर्ण काही लक्ष देत नाही हवा झाला आग लगेच म्हणजे त्यामुळे जंगलातल्या आग लागण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे हा ते आहे बरोबर आणि ते काय होतं अजून एक होतं की किस्सा ऐकला होता जर आपण पूर्ण ते झाड वगैरे तोडले त्याची जी माती आहे ना ती म्हणजे झाड ते झाडांची माती ओढून ठेवतात ना त्याच्यामुळे झाली

हे माती पकडून ठेवतात हे आपल्याला लहानपणी शिकवलं गेलेलं आहे झाडांचे जे मूळ असतात ते खूप मोठे झाड असतात ते तेवढं मूळ strong strong असतात ते डोंगरावरती झाड तोडून ठेवन त्यांचे जे गाव आहे ते डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि ही माती गावाला हे करून गेली आणि खूप सारे लोक तिथं मृत्यू पावले आधी त्यांना किती problem झाला ठीक आहे ना की तुम्ही जर वातावरणाशी खेळत असाल तर वातावरण obviously तुमच्याशी खेळणार हो बरोबर आहे

की आपल्याला इथून एवढे पैसे भेटणार आहेत झालं चंदनांची संख्या जंगलामध्ये खूप सारे आहे चंदनाचे झाड खूप महाग असतं त्याच्यामुळे कितीतरी

सगळं तोडून टाकतात त्याच्यामुळे मग आधी जर राजस्थानच्या जाणार वगैरे आहे का त्याच्यामध्ये अरवली पर्वताची रांग बघितली ना तर अरवली पर्वताची रांग बघितली ना तू म्हणशील की कितीतरी झाड होते ते झाड तोडले गेले

वाळवंट वाढत चालला वाळवंट वाढला म्हणजे पण वाढणार आहे जीव रंगला होता त्याच्यामुळे रोज आता जंगलात सोडलं म्हणजे

तर तिथं तसंच असतं ना ठीक आहे ना पण आजकाल इकडून तिकडून furniture म्हणजे ह्या गोष्टी आधी लागत नव्हत्या घरात आपल्याला बसायला आजकाल प्रत्येक घरामध्ये furniture केली जातेच आहे आणि त्याच्यासाठी एवढे मोठे मोठे झाड तोडले जात आहे आज काल कागदाचे प्रमाण आहे तेवढा वाढला आहे म्हणजे paper ही तेवढे हवे आहेत पण तरी आजकाल बघायला गेला तर त्या बाबतीत लोकांचा awareness जास्त आहे कमी करत आहेत आजकाल जसा school मध्ये पण बघितलं तर म्हणजे जास्त use एक आहे ते चांगली गोष्ट आहे Hello guys आज आपण आरोग्य म्हणजे काय बघणार आहोत. आरोग्य म्हणजे नेमकं तरी काय आहे? कुणाला वाटेल आरोग्य म्हणजे, शारीरिकदृष्ट्या निरोगी असणं. किंवा माझी body छान असणं म्हणजेच आरोग्य. तर मित्रांनो तसं नव्हे. आरोग्य म्हणजे, व्यक्तीनी शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या निरोगी असणं म्हणजेच आरोग्य होय. त्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. कोणाला वाटतं आपलं आरोग्य उत्तम असू नये? प्रत्येकाची धडपड ही आरोग्यासाठीच असते. पण काहीकाही वेळेस काय होतं, अतिशय लक्ष दिल्या मुळे,

त्याचा आहार व्यवस्थित असणं. कोणताही शारीरिक आजार नसणं, म्हणजेच आरोग्य होय. मग शारीरिकदृष्ट्या आरो आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी, आपण काय काय करू शकतो? तर, शारीरिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी आपण, सकाळी लवकर उठून व्यायाम करू शकतो. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर शतपावली करू शकतो. प्रत्येकाने व्यायाम हा करणे, अत्यंत आवश्यक आहे. व्यायामामुळे शरीर सुदृढ होतं. muscles बळकट होतात. आणि मानसिक आरोग्यानी fresh ही वाटते. त्यामुळे, प्रत्येकाने आरोग्याकडे लक्ष देतांना, व्याम व्यायाम, हा देखील point बघणं, अत्यंत आवश्यक आहे. मग त्यामध्ये आपण, सूर्यनमस्कार करू शकतो, योगा करू शकतो. चालणे, हा देखील खूप उत्तम प्रकारचा व्यायाम आहे. त्यामुळे, आपले आरोग्य उत्तम होण्यासाठी खुपचं मदत होईल. मित्रांनो, शारीरिकदृष्ट्या अं शरीर,

त्यामुळे प्रत्येकाने आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. मित्रांनो, त्यानंतर आपण बघुया, मानसिक आरोग्य. काही लोकं, tension मुळे, depression मध्ये गेलेले असतात. काही अतिशय चिंता करतात. अतिशय चिंता केल्याने देखील माणसाचं मानसिक आरोग्य धोक्यात जातं. त्यामुळे त्याची दैनंदिन कामंही व्यवस्थित होत नाहीत. डोकं ही उत्तम चालत नाही. एक करायला गेलं, तर दुसरंच काम होऊन जातं. त्यामुळे माणसाने, प्रत्येकाने मानसिक आरोग्याकडे ही, तेवढंच लक्ष देणं आवश्यक आहे. त्यासाठी काही मनोरंजन बघणे. बाहेर फिरायला जाणे, मैत्रिणीसोबत गप्पा मारणे, आपल्याही काही मनामध्ये असलेले, न्यूनगंड, किंवा आपल्या मनामध्ये असलेले विचार, भावना ह्या इतरांशी व्यक्त करून, आपलं आरोग्य मानसिक, ते उत्तम ठेवणं ही आवश्यक आहे. आताच्या धावपळीच्या अं कार्यामध्ये, सध्या आपण धावपळीच्या युगामध्ये बघत आहोत, कि, कोणालाच वेळ नाहीये बोलण्यासाठी. प्रत्येकजण आपआपल्या कामामध्ये busy आहे. आणि प्रत्येकाने आपापलं काम, व्यवस्थित केल्यामुळे, त्याला व्यवस्थित अं आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे, प्रत्येकाने मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे मैत्रिणीसोबत बसून आपण आपले विचार, मनातल्या काही भावभावना इतरांशी share केल्या. तर आपलं आरोग्य, मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी देखील मदत होईल. त्याचं नंतर मित्रांनो आपण, सामाजिक आरोग्याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. समाजामध्ये आपले कसे संबंध आहेत. कशा मित्रमैत्रिणी आहेत, आणि समाजामध्ये आपली वागणूक कशी आहे. याच्यावर देखील आपलं सामाजिक आरोग्य अवलंबून आहे. आता धावपळीच्या युगामध्ये कोणाला कोणाशी बोलण्यासाठी वेळ नाही.

प्रत्येकाला आपल्या आरोग्याकडे हवं तेवढं लक्ष देता येत नाही. Family सोबत आपण जर गप्पा मारल्या, family सोबत बसून थोडा वेळ स spend केला. तर आपल्या family ची सुखदुख आपलही मन मोकळं होऊन जातं. पण प्रत्येकाने फक्त mobile आणि काम याच्याकडेच वेळोवेळ व्यर्थ घातलेला आहे. तसचं मित्रांनो. आरोग्यही अत्यंत, माणसाच्या जीवनातली महत्वाची गोष्ट आहे. माणसाचं आरोग्यच उत्तम असेल तर, सगळं काही उत्तम आहे. त्यामुळे, माणसाने, प्रत्येकाने आपापल्या आरोग्याकडे लक्ष देणे, खूप आवश्यक आहे. यामध्ये आपण शारीरिकदृष्ट्या आरोग्याकडे लक्ष देतांना, रोज एक फळ खाणं. आहार व्यवस्थित घेणं. Protein युक्त आहार घेणं. शाकाहार, carbohydrates युक्त आहार घेणं. याकडेही आपण लक्ष देऊ शकतो. त्याचप्रमाणे मित्रांनो. आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी, थोडासा वेळही काढावा लागेल. मित्रांनो, आपल्याला वेगवेगळी फळं खाऊन, आपल्या आहारामध्ये, वाढ करून, आपण योग्य रीत्या आपल्या अं आरोग्याकडे लक्ष देऊ शकतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, विविधं फळे, तीन वेळचं जेवण. उशिरा रात्री जेवण केल्यानंतरही अपचन होतंय, आणि विविध acidity सारखे त्रासही उद्भवतात. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा

पहिल्या स्त्रियांमध्ये आगोदर पुरुषांना जेवण देणे. उरलं तरंच स्त्रियांनी खाणे. उरलेलं जे असेल ते खाणे. यामुळे देखील स्त्रियांचं age बी कमी होणं. Anemia यांसारखे आजार स्त्रियांना होतात. स्त्री ही स्वतःच्या शरीराकडे कमी लक्ष देते. आणि परिवारातील इतर सदस्यांकडे जास्तीत जास्त लक्ष देते. त्यामुळे स्त्रीचं स्वतःचं शरीर देखील, ती स्वतः व्यवस्थित जपणूक करू शकत नाही. स्त्रियांनी असं न करता, प्रत्येकाने आपापल्या आरोग्याकडे उत्तम लक्ष देणं आवश्यक आहे. शरीर जर सुदृढ असेल तर घरात किंमत असते. शरीर जर दुर्बल असल, आजारी असल तर प्रत्येकजण त्याला व्यवस्थित बोलत नाही. म्हणजे आरोग्य हे खूपच आवश्यक गोष्ट आहे. आणि ती प्रत्येकाचीच आहे. फक्त एकाच घरातल्या family member मधल्याच आरोग्य चांगलं ठेवणं, हे योग्य नाही. त्यामुळे प्रत्येकाच घरातल्या, प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य उत्तम असणं खूपच आवश्यक आहे. त्यानंतर आपण अं आजारी पडल्यानंतर खूपच दवाखान्यात सारखे जाणे. वेगवेगळे औषध, गोळ्या घेऊन शरीरावर काय परिणाम होतो? याचा विचार नाही करत. त्यामुळे देखील शरीरावर हानिकारक परिणाम होतात आवश्यक आहे तेवढ्याच गोळ्या, औषधं घेणं. उगीचच जाऊन अशक्तपणा आला म्हणून seline लावणं, injection घेणं. हे शरीरासाठी काही योग्य होत नाही. शरीरावर त्याचे दुष्परिणाम ही होऊ शकतात. त्यामुळे, प्रत्येकाने शरीर जपतांना, तसेच आ आजारी असल्यानंतर,

पण व्यक्त व्हायचा विचार करत नाही. झोप येत नाही म्हणून लगेच गोळी घेणं. यामुळे देखील शरीरावर खूप दुष्परिणाम होतात. असं न करता. का झोप येत नाही? काही मनोरंजन करणं.

तर रात्रीची झोपही व्यवस्थित लागल. आणि आपण आपला, झोप व्यवस्थित झाली तर, मानसिकदृष्ट्या आरो निरोगी राहू. झोप व्यवस्थित झाली नाही तर सकाळी माणसाला चिडचिड होते. कामात लक्ष लागत नाही. त्यामुळे, झोपही अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आरोग्याकडे लक्ष देतांना, घरातल्या प्रत्येक व्यक्तीने व्यायाम केला पाहिजे. प्रत्येकांनी आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. एकमेकाला जपलं पाहिजे. आहारामध्ये सकाळी नाश्ता, किंवा bread किंवा पोहे असा नाश्ता न करता, एक फळ घेणे आणि दूध घेणे

त्यामुळे देखील शरीरामध्ये vitamins ची कमतरता भासते. आणि vitamins ची कमतरता भासल्यामुळे, आपले शरीर निरोगी न राहता anemic होतं. आणि anemic झाल्यानंतर, शरीरात अशक्तपणा आल्यानंतर, विविध आजारही होतात. त्यामुळे माणसाने, आहाराबरोबर. त्याचबरोबर शारीरिक, मानसिकरीत्याही घरामध्ये वातावरण ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी मनमोकळं बोलणं. सगळ्यांशी, घरातल्या प्रत्येक member शी संवाद साधणं. याकडेही लक्ष दिलत तर आपलं मानसिक आरोग्य देखील उत्तम असं राहू शकतं, त्याचप्रमाणे आपण सामाजिकदृष्ट्या, बाहेर अं आपण city मध्ये बघतो. कुणी कुणाला वेळ देत नाही. कुणी बाहेर निघत नाही. कुणी कुणाशी संवाद करत नाही.

हे न करण्यासाठी आपण बाहेर जाऊन, मैत्रिणीशी गप्पा मारणं. किंवा बसणं त्याचप्रमाणे मनोरंजक गोष्टी बघणं, याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. आपल्याला, आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक या तीनही गोष्टींकडे लक्ष देणं, तेवढच आवश्यक आहे. झोपही तेवढीच आवश्यक आहे. आहारही तेवढाच आवश्यक आहे. व्यायामही तेवढाच आवश्यक आहे. सगळ्यांशी सुसंवाद करणंही तेवढच आवश्यक आहे. त्यामुळे आपण फक्त काम न करता. फक्त काम काम न म्हणता, स्वतःच्या आरोग्याची जपणूक करणं अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य हा माणसाच्या जीवनातला अ अविभाज्य घटक आहे. आरोग्य नसेल तर व्यक्तीचं जीवन निरर्थक होऊन जातं. आरोग्य हे अतिशय महत्वाचा जीवनातला point आहे. आरोग्य जर शरीर व्यवस्थित असल, तर माणूस कोणतही कार्य, न थकता, न दमता, न स्वतःची क्षमता अं न्यूनगंड बाळगता आपण आपलं कार्य, जर मानसिक शारीरिकदृष्ट्या निरोगी असल तर आपण बिनधास्त confidence ने ते कार्य करू शकतो. आपल्या शारीरिक आरोग्याबरोबर, मानसिक आणि सामाजिक आरोग्याकडेही खूप लक्ष देणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पिण्याचं पाणी, याकडे पण खूप लक्ष देणं आवश्यक आहे. गटारामधलं घाण पाणी असेल, तर पोटदुखी, diarrhoea यांसारखे आजार होतात. आणि खूपच अशक्तपणा येऊन, व्यक्ती पलंगावर पडून राहतो. त्यामुळे माणसाने, शरीरिक शारीरिक, मानसिक, सामाजिक अशा तीनही गोष्टींकडे, आवश्यक लक्ष देणं गरजेचं आहे. व्याम, झोप आहार, विश्रांती या माणसाच्या अत्यंत आवश्यक गरजा आहेत. ह्या जर व्यवस्थित आपण वेळच्यावेळी जेवण केलं. वेळच्यावेळी, सुसंवाद साधला. वेळच्यावेळी, व्यायाम केला. वेळच्यावेळी, जेवण केलं, तर आपलं हे तीनही आरोग्य, अं दृष्टीने तीनही योग्य रीतीने आपण, होऊ शकतो. आणि आपलं, शारीरिक, सामाजिक, मानसिकदृष्ट्या आरोग्य उत्तम असं होऊ शकतं. प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं खुप गरजेचं आहे. धावत्या युगामध्ये आता, काम काम न करता प्रत्येकाने, आरोग्य, सहीसलामत ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येकाने यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.